नीम सलोन असा है त्या सलोन च्या बाहेर एक मुलगा उभा आहे अन दोन तीन मुलगा बसलेले आत मधी आहे अन बाहेर दोन मुलं बसलेले आहे.

छट ची पूजा करायला तालाब मधी गेलेली आहेत पाण्यामधी आणि तिथं अं अननस आहे.फल आहे.

अन लोकं घ्यायला पण उभे आहे खूप प्रमाणे मासे आहे त्यांच्याकडे खूप प्रमाणे जास्त मासे आहे.

एक मुलगा उभा आहे बॅक साईड दाखवत आहे. नाईट टी-शर्ट नाईट पॅन्ट घातलेली आहे. जिम मध्ये उभा आहे.

आत मधी पण लय चांगल डेकोरेट केल आहे आणि बाहेरून पण फुलांनी डेकोरेट केलेलं आहे खूप--

बाई इथ पुजेच सामान घेवून टोकरी मध्ये एक माणूस उबा आहे आणि दोन दोन लेडीज तीन लेडीज आहे.